इथे खुप सार अ जिमच साहित्य दिसत आहे विविध प्रकारचे बेंचेस आहेत.

समोर काही दुचक्या दिसत आहेत तिथे झाड आहे.

समोर मार्केट दिसत आहे तिथे विविध प्रकारची कपड्यांची दुकान आहे.

समोर खू समोर एक प्रवेश द्वार आहे तिथे काही विद्यार्थी गणवेश--

अ हे अ उभे आहेत.

अ समोर एक अह डोंगर आहे तिथे दगडावर खुप सारे अ युवक हे बसलेले आहेत.

पलीकडे खुप मोठ अस डोंगरची रंग दिसत आहे नदीच्या अलीकडे अतिशय हिरवीगार असा--

समोर एक अ दुकान दिसत आहे तिथे विविध प्रकारचे वादनाचे साहित्य ठेवण्यात आलेले आहे तिथे एक--

समोर एक वर्ग दिसत आहे तिथे समोर एक फ अ मोठ्या हिरव्या रंगाचा--

एका काचेच्या शोकेस मध्ये विविध प्रकारचे मिठाई ठेवण्यात आलेल आहे व तिथे बाजूला--

त्या समोर दोन ते तीन अह--

अह लिहीण्यात आलेल आहे तिथे खुप सारे अह लहान प्रकारची शो ची झाड अह दिसताहेत.

त्याजि स्ट्रेचिंग करत आहे तो खाली झोपलेला व्यक्ति हा अह दूरध्वनी वर कोणाशी तरी बोलत आहे तिथे चार ते पाच --

अह दिसत आहे समोर एक अह सागवान अस दरवाजा सागवान लाकडच दरवाजा दिसत आहे.

हिरवीगार अशे झाड आहे अतिशय उंच अशी मोठी असे ते डोंगर आहे तेच्या कडेला डोंगराळ एक असा --

समोर अतिशय हिरवगार अस अह डोंगराळ प्रदेश दिसत आहे तिथे वर एक झाड आहे.

न्यूट्रिशन्स अस लिहण्यात आलेल आहे तिथे न्यूट्रिशन्स चे अह चार पाच डब्बे ठेवण्यात आलेले आहेत.

समोर एक अह धरण दिसत आहे तेथे धरणातील पाण्याचा विसर्ग होत आहे.

समोर एक बस स्थानक दिसत आहे तिथे महाराष्ट्र शासनाच्या--

वाहक व चालक हे बसच्या बाहेर उभे दिसतात.

इमारती समोर विविध प्रकारच्या चार चाकी वाहन हे लावण्यात आलेले आहे.

समोर एक अह इमारत दिसत आहे इमारतीच्या वर अह --

अह प्रशस्थ अशी मोठी ती इमारत दिसत आहे.

निळ्या रंगाचे पत्रे लावण्यात आलेले आहे.

अह टांगण्यात आलेल आहे तिथे बसण्यासाठी खुर्च्या--

समोर एक पांढरी इमारत दिसत आहे अह ती कोणत्या तरी महाविद्यालायची इमारत दिसत आहे.

अह लाल रंगाची ती मूर्ती आहे त्या वर विविध प्रकारच कोरीव काम करण्यात आलेल आहे.

अह एक जागामध्ये खड्डा करत आहेत तिथे विविध प्रकारचे लोखंडाचे साहित्य--

व एक जनरेटर त्या ठिकाणी अ ठेवलेल आहे तेथे बाजूला --

समोर एक शॉपिंग मॉल दिसत आहे फोनिक्स मार्केट सिटि --